खूप सुंदर अस परिसर आहे परिसर मध्ये सुंदर असा अभयारण्य आहेत. त्या अभियारण्यात एक सुंदर अस प्राणी संग्रहालय आहेत. ते प्राणी संग्रहालया मध्ये खूप सारे असे श्राम--